लिब्रिऑफिस द्रव मधील चित्रामध्ये मजकूर समाविष्ट करणाऱ्या स्पोकन टयूटोरियल मध्ये आपले स्वागत
या मध्ये आपण चित्रामध्ये मजकूर सह कार्य मजकुराची रूपरेषा आणि मजकूर बॉक्सेस सह कार्य शिकू
तसेच आपण इंडेंट्स स्पेस आणि अलिग्न टेक्स्ट स्थित करणे ओळी आणि बाणांना टेक्स्ट जोडणे कॉलआउट्स आत टेक्स्ट समाविष्ट करणे शिकू
मजकूर दोन प्रकारे जोडला जाऊ शकतो
यास ओळी आणि बाणा सकट काढलेल्या ऑब्जेक्ट मध्ये प्रत्यक्ष समाविष्ट करू शकतो
यास टेक्स्ट बॉक्स मध्ये स्वतंत्र द्रव ऑब्जेक्ट प्रमाणे निविष्ट करू शकतो
येथे आपण उबुंटू लिनक्स व्हर्शन 1004 आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्शन 334 वापरत आहोत
द्रव फ़ाइल वॉटर सायकल उघडून काही मजकूर समविष्ट करू
आपल्याला सुर्यापुढील दोन पांढऱ्या ढगांमध्येCloud फॉर्मेशन मजकूर जोडायचा आहे
पांढरे ढग निवडा
गट प्रवेशा करिता त्यावर डबल क्लिक करा
वरचा ढग निवडू
ड्रॉइंग टूलबार वरील टेक्स्ट टूल निवडू
तुम्ही पाहू शकता का कर्सर लहान उभ्या ओळीत रुपांतरीत होऊन मिचमिचत आहे
हा टेक्स्ट कर्सर आहे
क्लाउड फॉर्मेशन टेक्स्ट टाईप करू
पेज वर कुठेही क्लिक करा
दुसऱ्या पांढऱ्या ढगासाठी समान टेक्स्ट प्रविष्ट करू
गटा बाहेर येण्यास पेज वर कुठेही डबल क्लिक करा
याप्रमाणे सूर्याला नाव देऊ
ऑब्जेक्ट मध्ये टेक्स्ट समाविष्ट करण्यापेक्षा सोपे काही नाही
नंतर ग्रे ढगांचा गट निवडू
पूर्वीप्रमाणे गटात एंटर करण्यास त्यावर डबल क्लिक करा
प्रत्येक ढगामध्ये रेन क्लाउड टाईप करा
ग्रे ढगामध्ये असलेला टेक्स्ट काळ्या रंगात असल्यामुळे दिसत नाही
चला टेक्स्ट चा रंग पांढरा करू
टेक्स्ट निवडा आणि कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून कॅरेक्टर निवडा
कॅरेक्टर डायलॉग बॉक्स दिसेल
फॉन्ट इफेक्ट्स tab वर क्लिक करा
फॉन्ट कलर फिल्ड मध्ये स्क्रोल डाऊन करून व्हाईट निवडा
ओक वर क्लिक करा
फ़ॉन्ट चा रंग पांढरा झाला आहे
या प्रमाणे दुसऱ्या ढगाचा टेक्स्ट रंग बदलू
टेक्स्ट निवडा आणि right क्लिक करून कॅरेक्टर निवडा
फॉन्ट कलर मध्ये व्हाईट निवडा
गटा बाहेर येण्यास पेज वर कुठेही डबल क्लिक करा
त्याचप्रमाणे आयता मध्ये माउंटेन शब्द टाईप करू जे माउंटेन रेखाटते
तुम्ही अक्षरासाठी टेक्स्ट ची रूपरेषा काढू शकता जे फ़ॉन्ट स्टाईल बदलून त्यास विशेष परिणाम देईल
तुम्ही परिच्छेदा साठी हि टेक्स्ट ची रूपरेषा काढू शकता जे टेक्स्ट एकांतरित इंडेनट्स किंवा अंतर आणि tab स्थान सेट करते
तुम्ही हे डायलॉग बॉक्सेस या पैकी कॉन्टेक्स्ट मेन्यु वरून किंवा मेन मेनू मेन्यु वरून उपलब्ध करू शकता
कॅरेक्टर डायलॉग बॉक्स उपलब्ध करण्यास मेन मेन्यु वरून फॉर्मॅट आणि कॅरेक्टर निवडा
पॅराग्राफ डायलॉग बॉक्स उपलब्ध करण्यास मेन मेन्यु वरून फॉर्मॅट आणि पॅराग्राफ निवडा
जमिनीवर पाण्याचा संचय कुठे होतो हे दाखविण्यास आयत मध्ये जाड ओळ काढू
ड्रॉइंग टूलबार वरूनLine निवडा
कर्सर ला पेज वर घ्या माउस चे दावे बटन दाबून डावीकडून उजवीकडे ड्रॅग करा
आडवी ओळ काढा जी आयताला दोन समान भागात विभागेल
जमीन दोन भागात विभागली आहे
आता ओळ मोठी करू
ओळीला निवडून कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करा
लाईन वर क्लिक करा लाईन डायलॉग बॉक्स दिसेल
स्टाईल फिल्ड मध्ये ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा
अल्ट्राफाईन 2 डॉट्स 3 डॅशेस निवडा
विड्थ फिल्ड मध्ये वॅल्यू पॉइंट 70 एन्टर करा
ओक वर क्लिक करा
आपण ओळ मोठी केली आहे
आयताच्या आत ग्राउंड वॉटर टेबल टेक्स्ट समाविष्ट करू
प्रथम टेक्स्ट टूल निवडा
यासाठी ड्रॉइंग टूलबार वर कॅपिटल टीटी पर्याय आहे
द्रव पेज वर या
कर्सर स्मॉल कॅपिटलI च्या खाली प्लस साइन मध्ये रुपांतरीत झाला आहे
आयता मध्ये क्लिक करा
टेक्स्ट बॉक्स चे निरीक्षण
येथे ग्राउंड वॉटर टेबल टाईप करू
टेक्स्ट बॉक्स च्या मध्यभागी मजकूर संरेखीत करण्यास टेक्स्ट बॉक्स च्या आत कर्सर ठेवा
वर असलेल्या स्टँडर्ड टूलबार मधील सेंटर्ड आयकॉन वर क्लिक करा
याप्रमाणे आयतामध्ये रेन वॉटर फ्लोज फ्रॉम लँड इंटो रिव्हर्स एंड सी टेक्स्ट जोडू
टयूटोरियल साठी असाइनमेंट थांबवा
चौकोन काढा
थिस इस आ स्क्वेअर टेक्स्ट समाविष्ट करा
चौकोनाला चार समान बाजू आणि कोण असतात
प्रत्येक कोण 90अंशाचा असतो
चौकोन चतुर्भुज असतो
टेक्स्ट डायलॉग बॉक्स मधील पर्याय वापरून हे टेक्स्ट फॉर्मॅट करा
टेक्स्ट ला फॉन्ट साइझ स्टाईल आणि अलिग्नमेंट पर्याय लागू करा
डायग्राम मधील बाण व्यवस्तीत लावू
हे बाण जमिनीच्या पाण्याचे बाष्पीभवन वनस्पती आणि ढगातील पाण्याचे अंग दर्शविते
डाव्या बाजूचे बाण निवडू
डोंगराच्या दिशेने क्लिक आणि ड्रॅग करा
मधला बाण निवडू
झाडाच्या दिशेने क्लिक आणि ड्रॅग करा
तिसरा बाण पाण्यावरून ढगापर्यंत पाण्याचे बाष्पीभवन दर्शविते
डोंगरावरून खाली वाहते पाणी दाखविण्यास कर्व्ह पर्याय वापरून ओळ काढू
ड्रॉइंग टूलबार वरून कर्व्ह वर क्लिक करून फ्रीफॉर्म लाईन निवडा
डोंगराच्या टोकावर कर्सर ठेवा
माउस चे डावे बटन दाबून खाली ड्रॅग करा
वक्र ओळ काढली आहे
प्रत्येक बाणाला वर्णन जोडू
उजव्या बाजूचा पहिला बाण निवडून इव्हॅपोरेशन फ्रॉम रिव्हर्स एंड सीस टाईप करा
पेज वर कुठेही क्लिक करा
टेक्स्ट ओळीवर दिसेल
लक्ष द्या टेक्स्ट नेमके ओळीवर स्थित झाल्यामुळे ते अस्पष्ट आहे
टेक्स्ट ला ओळीवर घेण्यास ओळीवर क्लिक करा
टेक्स्ट आडवे स्थित झाला आहे
कर्सर ला टेक्स्ट च्या शेवटी ठेवून Enter के दाबा
पेज वर क्लिक करा
टेक्स्ट संरेखीत झाला आहे
टेक्स्ट ओळीवर टाईप झाला असून कॉन्टेक्स्ट मेन्यु वरील पर्याय वापरून बाणाला रचू शकता
कॉन्टेक्स्ट मेन्यु वापरून फ़ॉन्ट आकार फॉर्मॅट करू
इव्हॅपोरेशन फ्रॉम रिव्हर्स एंड सीस टेक्स्ट वर क्लिक करा
टेक्स्ट आडवा झाला आहे
टेक्स्ट निवडून कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करा
साइझ निवडून 22 वर क्लिक करा
फ़ॉन्ट चा आकार बदलला आहे
इतर बाणासाठी खालील टेक्स्ट टाईप करू
इव्हॅपोरेशन फ्रॉम सॉइल इव्हॅपोरेशन फ्रॉम व्हेजिटेशन रन ऑफ वॉटर फ्रॉम ठे माउंटन्स राखाडी ढगातून पडता पाऊस दाखवू
पाऊस दाखविण्यास बिन्दुकित ओळ काढू जे ढगावरून खाली पाऊस पडताना दाखवेल
ड्रॉइंग टूलबार वरून लाईन एंड्स विथ एरो निवडा
डाव्या बाजूच्या पहिल्या राखाडी ढगावर कर्सर ठेवा
डावे माउस बटन दाबून त्यास खाली ड्रॅग करा
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक क्लिक करून लाईन वर क्लिक करा
लाईन डायलॉग बॉक्स दिसेल
स्टाईल drop डाउन यादी वर क्लिक करा आणि 2 डॉट्स 1 दश निवडा
ओक वर क्लिक करा
आपण बिन्दुकित बाण काढला आहे
या ढगासाठी आणखीन दोन बाण कॉपी पेस्ट करु
आणखीन दोन बाण इतर ढगासाठी कॉपी पेस्ट करु
बिन्दुकित बाणावर वर रेन टेक्स्ट जोडू
टेक्स्ट बॉक्स मध्ये वॉटर ऑब्जेक्ट च्या वर इव्हॅपोरेशन टीओ फॉर्म ठे क्लाउड्स टाईप करा
ड्रॉइंग टूलबार वरून टेक्स्ट टूल निवडा आणि दाखविल्या प्रमाणे टेक्स्ट बॉक्स काढा
त्याच्या आतEvaporation टीओ फॉर्म ठे क्लाउड्स टाईप करा
ड्रॉइंग टूलबार वरून टेक्स्ट टूल निवडा
ग्रे ढगाच्या पुढे टेक्स्ट बॉक्स काढा
त्यात कंडेन्सेशन टीओ फॉर्म रेन टाईप करा
प्रथम क्लिक मध्येच टेक्स्ट बॉक्स च्या बोर्डरवर क्लिक करून टेक्स्ट बॉक्स वळवा
हव्या त्या ठिकाणी त्यास ड्रॅग आणि ड्रॉप करा
अगोदरच्या पायऱ्या अनुसरून वॉटरसायकल डायग्राम हे शीर्षक देऊ
टेक्स्ट बॉक्स वापरून टेक्स्ट फॉर्मॅट ठळक करू
आपण वॉटर सायकल डायग्राम हे चित्र पूर्ण केले आहे
आता कॉलआउट्स बद्दल शिकू
कॉलआउट्स म्हणजे
द्रव पेज मधील विशेष बॉक्सेस जे तुमचे लक्ष वेधते किंवा ऑब्जेक्ट किंवा स्थान दर्शविते
उदाहरणार्थ सर्व चित्र कथा मध्ये कॉलआउट च्या आत टेक्स्ट समाविष्ट आहे
द्रव फ़ाइल मध्ये नवीन पेज जोडू
मेन मेन्यु वरून इन्सर्ट निवडून स्लाईड वर क्लिक करा
नावीन पेज समाविष्ट झाला आहे
Calloutकाढण्यास ड्रॉइंग टूलबार वर जा
कॉलआउट आयकॉन पुढील लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा
अनेक कॉलआउट्स दिसतील
रेक्टॅंग्युलर कॉलआउट वर क्लिक करू
कर्सर पेज वर घ्या माउस चे डावे बटन दाबून ड्रॅग करा
आपणCallout काढला आहे
इतर ऑब्जेक्ट साठी केल्या प्रमाणे तुम्ही कॉलआउट च्या आत टेक्स्ट एन्टर करू शकता
डबल क्लिक करून कॉलआउट च्या आत थिस इस अन एक्झाम्पल टाईप करा
हे टयूटोरियल येथे संपत आहे
याटयूटोरियल मध्ये आपण मजकूर सह कार्य मजकुराची रूपरेषा टेक्स्ट बॉक्सेस सह कार्य शिकलो
इंडेंट्स स्पेस अलिग्न टेक्स्ट स्थित करणे ओळी बाणांना टेक्स्ट जोडणे कॉलआउट्स आत टेक्स्ट समाविष्ट करणे शिकलो
खालील असाइनमेंट करा
स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे वह्यांचे लेबल आणि आमंत्रण पत्र बनवा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर चा भाग आहे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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो